यामध्ये सिविल आणि मेकॅनिकल इंजिनियर ची पुस्तके आहेत इंजिनिअरिंग इ_सि_इ चि पुस्तके पण आहेत पुस्तक अलग अलग रंगाची आहेत.

त्यांनी स्टेजच्या समोर उभे राहून फोटो काढलेला दिसत आहे.

हे एक जिमचं चित्र आहे जिम मध्ये फिटनेस जिम सेलेब्रेशन चालू आहे.

जिम मध्ये अलग अलग रंगाचे फुगे लावलेले आहेत त्यामध्ये लाल रंग पिवळा रंग आणि काळ्या रंगाचे आहेत.

काहीक लोकं त्यामध्ये वर्कआउट करत आहेत.

लाईट वगैरे दिसत आहेत जिममध्ये जिमच साहित्य दिसत आहे.

चित्र दिसत आहे कपड्याच्या दुकानामध्ये पंखे आहेत.

आणि लाईटा आहेता कपडाच्या दुकानामध्ये फोन पे च चित्र चिपकवलेल दिसत आहे त्यामध्ये शंभर रुपयाचा कॅशबॅकचा चित्र दिसत आहे.

परिसर खूपच स्वच्छ आणि क्लिनिंग क्लिनेस आहे.

एका दुकानाच्या आहे दुकानामध्ये रॅकमध्ये बिस्किटचे पुढे ठेवलेले दिसत आहेत.

हे चित्र आधार कार्ड सेंटरचा आहे त्यामध्ये आधार एनव्हायर्नमेंट आणि अपडेट सेंटरच लिहिलेलं आहे.

वरती पंखा चालू आहे या चित्रामध्ये तीन खुर्च्या आहेत.

रोपवाटिकेमध्ये अलग अलग प्रकारचे झाड दिसत आहेत.

वरील बिल्डिंगमध्ये बिल्डिंगी दिसत आहेत.

पेट्रोल पंपावरचे आहे पेट्रोल पंपावरती दोन--

बाजूला काही अ गणेशा मंदिरातील--

हे चित्र एका गाड्यांचे आहे.

रस्त्याच्या बाजूला छोटे छोटे झाडे हिरवीगार दिसत आहेत बाजूला नारळाचं झाड दिसत आहे.

इंग्लिशमध्ये स्पा अँड सलून असे या शॉपचं नाव आहे शॉपच्या बाहेर एक माणूस उभा आहे.

पाठीमागं एक भले मोठे अशे टॉवर च काम चालू आहे असं दिसत आहे.

पूर हजीरपुर अशे लिहलेले दिसत आहे.

बाजूला बाईक लावलेला हे दिसत आहेत.

हे घरातील चित्र दिसत आहे बाजूला --

खिडकी आहे खिडकीच्या बाहेर झाडं दिसत आहेत.

घरामध्ये ए सी लावलेली दिसत आहे एक ट्यूबलाईट आहे.

रस्त्यावर ते रिक्षा पार्किंग केलेल्या दिसत आहेत बाजूला बाईक आहेत.

चित्रा मध्ये दोन निळ्या कलरच्या गाड्या दिसत आहेत.

एक लाल कलरची गाडी दिसत आहे.

त्या दुकानाचं नाव प्लॅनेट गिफ्ट असे लिहिलेले आहे.

पाठीमागं भले मोठे झाडं दिसत आहेत.

साईड ला कपडे अडकवलेली दिसत आहेत घरामध्ये भांडी आणि किचन दिसत आहे.